अरे मस्त आहे मी तू कसा आहे?

आता सध्या काय करतोस तू? काय नाही रे ट्वेल्थमध्ये आहे आता कॉलेज, सायन्स घेतलंय ना. सायन्समध्ये सायन्समध्ये

फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स घेतलंय आणि आपल्या

काय बोलतो किती होते मार्क्स

अ कॉलेज

ठरवलं नाहीये मी पण मला ऑप्शन्स आहेत.

आहे एक इंजिनियरिंग आहे इंजिनियरिंगमध्ये पण अ

आहेत तसे ऑप्शन्स आहेत नाहीतर बी एस सी किंवा बी सी ए बी सी ए करून एम सी ए

किंवा इलेक्ट्रॉनिक

मग तू आय आय टी आय आय टी करणार आहेस का? हो आय थिंक

हां चांगले आहेत चांगले आहेत हो हो

मस्त तुझी आज्जी

आता पुढे काय करणार आहे? आता चालू आहे काय चालू आहे?

हो आमचं कॉलेज चालू आहे प्रॅक्टिकल संपले ना आमचे प्रॅक्टिकल.

ते सगळं मला आवडतं. फिजिक्स

आता करियरमध्ये पुढे काय करणार आहेस?

सो मग इलेक्ट्रॉनिक्सचंच बहुतेक मी काम जास्त विचार चालू आहे माझा करायचा. आणि पप्पा पण बोलतायत की, पप्पा पण सपोर्ट करतायेत की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग कर. तुला आता जमतंय पण आणि ईजी पण आहे.

मला जरा करियर कडे जरा मार्गदर्शन

कसं करू पुढे मी कळत नाहीये मला. आता मी सी एस स्टुडन्ट आहे कॉम्प्युटर सायन्स. तर मी आता मध्ये अ, बायोलॉजी न घेतल्यामुळे आता मेडिकल किंवा फार्मसीमध्ये, बी फार्मसी किंवा डी फार्मसी नाही करू शकत. किंवा प्लेन बी एस सी नाही करू शकत.

तू आता एलेव्हन्थ ट्वेल्थ घेतलं ना, तर तू सी ए टी दे ट्वेल्थ नंतर तर मग सी ए टी मध्ये चांगले पर्सेंटेज भेटले तुला गुड पर्सेंटेज आले तर तू चांगला कॉलेज मिळू शकतो जर चांगलं कॉलेज भेटलं तर त्या नावाने तुला प्लेसमेंट नंतर त्याची डिग्रीपण खूप युज होते कॉलेजमध्ये. परत इंटरव्हिव्हला गेला तर तिथं खूपयुजफूल होतं.

एकत्र चांगलं गुड मार्क्स हे कर अचिव्ह कर आणि नंतर कॉलेज एक चांगलं बघ बाकी सी एस तू घेतलंस तर कोर्स तुला माहिती असतील कोणते घ्यायचे.

तर हे सी ए टीवर जास्त फोकस कर सी ए टीवर बिकॉज सी ए टी खूप इम्पॉर्टन्ट आहे ना आता. ट्वेल्थ नंतर कंपलसरी सी ए टी

हां मग आपल्याला कंपलसरी सी ए टीमध्ये गुड मार्क्स अचिव्ह केले तर ते एक मस्त की तू कुठे

तुला जर समज तू इंजिनिअरिंग केलीस तुला असलं कोणत्या कंपनीत जावंसं वाटेल?

बहुतेक मला मला

ओके ओके मग तू अ हे प्रेफर नाही करणार काय एखादं ऑफिसर बनणं पोलीस ऑफिसर या मिलिटरी ऑफिसर? पण ते माझे म्हणजे माझी ऍबिलिटी नाही तेवढी पोलीस किंवा

तेवढं माझं हे नाही आपली कॅपेसिटी नाही माझी तेवढी.

हां तुझे पप्पा पोलीस आहेत ना तुला सांगत नाहीत का पोलीस बन किंवा आर्मीमध्ये जा

हां माझा माझा पण ड्रीम आहे की मी मिलिटरी ऑफिसर व्हावं किव्हा पोलीस ऑफिसर व्हावं.

पहिली मी डिग्री घेणार मग पुढे ट्राय करणार

कॉलेज कॉलेज तुमच्या कॉलेजच्या पुढे काय कोर्सेस आहेत तुमच्या कॉलेजमध्ये?

अरे तुझ्या कॉलेजमध्ये कोणते कोर्सेस आहेत? खूप फेमस कॉलेज आहे कॉलेज आहे.

इलेक्ट्रॉनिक्सचे एवढी मला माहिती नाहीये पण तू

यामध्ये

अ चांगले चांगले कोर्स आहेत ते करू शकतोस. बी एस सी केल्यानंतर तू त्यात मास्तरकी करू शकतोस एम एस सी करू शकतोस. एम एस सी केल्याने तुला अ चांगले चांगल्याप्रकारे तूला जॉब लागतील. कंपनी तुला म्हणजे चांगल्या चांगल्या कंपनीत जॉब मिळतील.

ठीक आहे मला ते करायचं होतं कॉलेजमध्ये मी बघत होतो आता. विद्या अलंकार आहे.

अ आहे रुपारेल आहे.

खूप फेमस आहे इंजिनिअरिंग साठी

हो का कारण की फ्रेंड्स खूप चर्चा चालली होती की पुढे इंजिनिअरिंग करायची असेल तर जाऊ शकता. केलं की म्हणजे म्हणतात माणसं की

तरी माहिती नाही आठवत नाही पण आय थिंक नाईंटी ऐट नाईंटी नाईन वर त्यांचा कटऑफ लागतो.

तसं तसं ते कॉलेज खूप चांगलं पण आहे ना त्यामुळे.

नाही रे कॉलेज काही माहिती नाही हां तुला माहिती देतो म्हणजे ती कॉलेज आहेत ना ती अंडर नसतात. एक त्यांची स्वतःची स्वतः असते.

अ सॉरी ते ऑटोनॉमस आहे

ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय जसे आपण मुंबई पेपर बनवते कॉलेज साठी तसं नाही ऑटोनॉमस कॉलेज आपले अप पेपर बनवणार.

स्वतः हे करतात करतात आणि त्यांच्या त्यांच्या गव्हर्नमेंट काही हात नसतो हे ना असंच असतं ना.

मला कन्फर्म माहित नव्हतं

अच्छा ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे एखाद्या

कॉलेजमधल्या मुलांना चांगल्या जागी जर प्लेसमेंट तर अ समज वगैरे समज आता एखाद्या कॉलेज मधल्या मुलांना अ गुगल मायक्रोसॉफ्ट वगैरे अशा चांगल्या चांगल्या अ प्लेसमेंट मिळाली. तर अ अशा अ अशा कॉलेजेसना ऑटोनॉमस हा दर्जा दिला जातो. म्हणजे ते इंटरव्हिव्हमध्ये याचा काय फरक पडत नाही ना की बाबा चांगलं असतं असं काय आहे का?

इंटरव्हिव्हला गेला तर ऑटोनॉमस इफेक्ट पडतो काय?

काय नाही फक्त बारावीची तयारी चालली आहे बारावीचे एक्झाम्स आहेत आता

अ नाही पूर्ण नाही झाला पण झालाय सेव्हन्टी ऐटी पर्सेंट झालाय. पुढे राहिलाय अजून

माझा आता ऐटी ऐटी फाय पर्सेंट झालाय

नाही नाही आता आहात आमच्या कॉलेजचे प्रिलिम एक जानेवारीमध्ये आहेत.

चा पेपर खूप अवघड घेला. एकतर एवढं अवघड

आता मागच्या वेळेला आठ चॅप्टर होते.

ओके ओके अ तुला इलेक्ट्रॉनिक

इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय असतं मला थोडी माहिती दे ना, माझ्या एका भावाला पाहिजे. अ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असतात.

सॉफ्टवेअर मध्ये आपलं तेवढं